या चित्रामध्ये आपल्याला एक स खूप मोठा असा समुद्र बघायला मिळत आहे.

पहाडावरून पाणी पडताना दिसून राहिलेलं आहे.

दूर अंतरावर आपल्याला पहाड पहायला मिळत आहे आकाशामध्ये आपल्याला निळा आकाश आणि ढग दिसत आहे उन पडलेली आहे.

धबधब्यासारख पाणी थोडं वाहून राहिलेलय दगडा वरून कापसा सारखं दिसत आहे.

आणि एक मोठ हिरव झाड दिसून राहिलेल आहे पाठीमागे एक दुकान दिसत आहे उन पडलेली--

आणि आकाश आपल्याला नीळ शुभ्र अस बघायला मिळत आहे.

मुली जवळ एक अ ज कुंडी दिसत आहे लाल कलर ची तीच्या मध्ये काही छोटी छोटी झाड दिसून राहिले लाल कलर ची भिंत आहे.

झोपडी दिसत आहे कौलाचे घर दिसत आहे एक झाड दिसत आहे उन पडलेली दिसत आहे झाडाची सावली दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला लाल आणि पांढऱ्या अश्या बकऱ्या दिसून राहिलेल्या आहे.

आणि चिवडा ठेवलेला दिसत आहे आणि हया एक बर्फी आणि चिवडा हे--

या चित्रामध्ये एका रांगे मध्ये काही मुल बसलेले दिसत आहे.

त्यांच्या जवळ काही कागद दिसून राहिलेले आहे सेलो टेप दिसत आहे कैची दिसत आहे पेन्सील दिसत आहे.